इथे भाषण देताना मुलगा दिसतोय एक हॉल आहे. एक मुलगा भाषण देताना आपल्याला दिसतो आहे आणि बाकी विद्यार्थी खाली भाषन ऐकताना देखील दिसतायत आणि त्याच्या साइड ला आपल्याला सर दिसतायत.

पुन्हा एकदा जीम आहे जीम मध्ये एक माणूस अह त्याची बॉडी बगतोय व ते एक दाखवत आहेते आपल्याला दिसत आहे आणि समोर एक आरसा दिसतोय.